अरे वाह बरेच दिवसांनी आठवण आली, काय चाललंय वाह वाह वाह वाह अगदी एवढं काय म्हणायची गरज नाहीये हा

वाह एक दोन चार दिवसापूर्वी एक मेसेज टाकला होता मी तुला व्हाट्सअप वर

वाह वाह म्हणजे मी एक तर मेसेज टाकला तर तू बघतील नाही, आणि वरती मलाच म्हणायचं वाह वाह कशी आठवण आली laughs व्हेरी गुड हा चांगला केलस अग तब्येत खराब होती माझी खूप सर्दी खोकला

त्याच्यामुळे मी खूप हे होऊन गेलो होतो म्हणजे असा

औषध मी डॉक्टर कडे गेलो होतो डॉक्टरांनी औषध दिले टॅबलेट दिले अन सिरप दिले

ते काय होतं तेवढ्या वेळेपुरता आराम वाटतो ना त्याच्या नंतर परत तेच हो मग तू आयुर्वेदाकडे का नई वळत

आयुर्वेदाबाबत, पण मला त्रास एवढा होता कि ते एमिजीएट कमी करण्यासाठी मला तिथे जावा लागल

मला एक्च्युअल ते जे आहे तुमच आयुष

हे काय आहे मला थोडंस डिटेल समजावून सांगशील का तेच आयुष म्हणजे आता मी म्हटल ना आयुर्वेदाकडे थोडसं होत, तर पण काय म्हणतात ना अॅलोपथी चा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो आयुर्वेदिक आता म्हणजे हं खूप उशिरा हे होतो फायदा होतो त्याचा उपयोग होतो पण एक शरीरावरती कोणता वाईट परिणाम होतो नाही तर आता आयुष्यमान भारत किंवा आयुषविषयी आपण बोलूया, मग आता आयुष्मान भारत योजना, किंवा प्रधानमंत्री, जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय संरक्षण आरोग्य योजना, ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे अच्छा हा

मी हे ऐकून आहे ते झोळी घेऊन वगैरे असे यायचे आनिओ तिथे काढा कुटून वगैरे लगेच रस करून द्यायचे हो हो हो पण त्याचा मुळे कसा होता जो आजारी असेल रोगी असेल त्याला थोडस उपचार वेळ लागायचं थोडासा पण ठणठणीत मात्र बरे असायचे आता तू तुझ्या आजूबाजूच्या परिसरात असतील कोणी वयोवृद्ध स्त्रिया असतील पुरुष असतील तर तू त्यांना बघत असशील म्हणजे आपण जरा जरी खाली बसलो तरी उठताना आईग आणि बाईग करतो

हो अगदी बरोबर आहे, मी पहिलेले आहेत आमच्या कॉलनीतली असे लोक

म्हणजे स्पेशियली याचे दवाखाने आहे कि फक्त सरकारी दवाखान्यातही याचा हे चालू आहे

सरकारी दवाखान्यातच हो हो हो त आता चा काही लोक त्याचाच आजार बरा होण्यासाठी अॅलीपथिककडे औषधांपेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधंच घेणं पसंत करतात म्हणजे बहुधा लोक जेव्हा मी बघते आता इकडे तुझ्याकडे सुद्धा आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. तर तिकडे सुद्धा खुप भरदा असतो म्हणजे डॉक्टरांचा, म्हणजे पेशंटचा भरडा असतो

हा हा म्हणजे हा संस्थेचा मध्ये समाविष्ट करून घेतला आहे त्यांनी

तर आता आमच्या शेजारी एक मुलगा होता त्याला कावीळ झाली होती त्यांनी त्याला काय ॲलोपॅथी डॉक्टरांकडे नेल तेथे त्यांनी औषद दिली आणि कावीळ म्हणजे आपल्या शरीरात पित्त आणि काय म्हणतात ना उष्णता

तर ते अजून ती ऍलोपॅथिक औषधे घेतल्याने त्या मुलाला अजून प्रचंड त्रास व्हायला लागला मला पण त्याची परिस्थिती बघवेना खूप मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना समजावून सांगितलं बाकी एरवी तुम्ही उपचारासाठी जात असाल तर त्याला आयुर्वेदिक औषध द्या म्हणून किंवा होमिओपॅथी द्या त्याला

आता युनानी प्रणाली निदान आणि प्रणाली निदान हे अवलोकन आणि शारीरिक प्रशिक्षणावर अवलंबून असते शारीरिक परीक्षण म्हणजे

हं पूर्णपणे त्याचं परीक्षण केलं होतं

तर या प्रणालीत फक्तं रोगावरील उपचार करण्याबरोबर रोगापासून बचाव करण्यावर भर दिला जातो

हे आजारात बघितल्या जातं त्याच्या नंतर हवा कापूर अन्न

पाणी शक्यतोवर काय म्हणतात तर उकळून किंवा शुद्ध उकळी

त्याच्यानंतर अन्न तर आता अन्न काय घ्यायच तर जास्तीत जास्त पालेभाज्या किंवा फळं यांचा सगळं समावेश आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे असा प्रदूषण नाही त आपण बघितलं तर काय म्हणतात ना हवेत प्रचंड मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामुळे खूप प्रदूषण होतंय त्या गाड्या

गाड्यांचा धूर ध्वनी प्रदूषण याच्यामुळे आपल्या शरीरावर पण खूप परिणाम होतो तर त्या रोग्याला या गोष्टीपासून कुठे लांब ठेवून त्याचा शरीरावर कुठे चांगला परिणाम कसा होईल हे बघितल्या जातं

म्हणजे चांगली आणि स्वच्छ हवा ही आरोग्यासाठी गरजेची मानली जाते

त्याच्या नंतर व्यायाम मग ते म्हणजे काय व्यायाम आणि विश्रांती आता व्यायाम म्हणजे काय रोज सकाळी आपण जर व्यायाम केला तर आपल्याला डॉक्टरकडे जायची गरजच नाही मुळी रोज आता सूर्यनमस्कार म्हणा हो अगं आमच्या कॉलोनीत म्हणजे खूप म्हातारे लोक व्यायाम बिलकुल ना चुकता करतात हं आणि म्हणूनच ते आता ठणठणीत आहेत

आता जर मला तू सांगितलंस एक तिकडे एक दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटर चालून ये तर मी आल्यानंतर अरे बापरे दमले दमले असं करील पान ते लोक मस्त लांब लांब लांब लांब लांब चालून

म्हणजे ते अजूनही शारीरिकदृष्ट्या चांगले आणि त्या मूळे दिवसभर फ्रेश राहतात ते लोक हो एकदम फ्रेश आता आमच्याकडे सुध्दा शेजारी आजी आहेत ना रोज जवळजवळ वीस ते पंचवीस सूर्यनमस्कार घालतात

औषध घेतलं आणि मस्त पैकी छान असं विश्रांती घ्यायची झोपायचं जसं शरीराला विश्रांती देतो तस मनाला पण विश्रांती असली पाहिजे कि नाही

शरीर जसं तंदुरुस्त असेल. आणि मनात सगळें वेग-वेगळे काहितरी विचार आलेत तरीसुद्धा त्याचा परिणाम शरीरावरती होतो तर या सगळ्या गोष्टी टाळण्यापासून काय म्हणतात ना आपल्या शरीराला या गोष्टींचा त्रास होऊ नये आणि शरीराची काळजी घ्यायचे असते त्याच्यानंतर अजून एक प्रकारे म्हणजे सोवा आणि रीप्पा पद्धती त्याच्यामध्ये उपचारा काय म्हणतात ना याच्यासाठी शरीर आणि मनाने विशेष महत्व आहे शरीर आणि मन मनाचा सुध्दा विचार केला जातो हं

तर हे म्हणजे या गोष्टी अनुभवातून येतात

म्हणजे एक होत्या तर त्यांना कॅन्सर झाला होता आणि त्यांनी कुठेही बाहेर हॉस्पिटलमध्ये गेल्या नाही कि बाहेरगावी गेल्या नाही म्हणजे शहरात गेल्या नाहीत तिथे काय म्हणतात ना तर तिथे एक वैद्य आहे त्यांच्याकडे जाऊन जी काही आयुर्वेदिक जे काही काय म्हणतात ना Audio is not clear

औषध असतील ती त्यांनी घेतली आणि औषध खूप दिवस घ्यावी लागली जवळजवळ दीड वर्ष घ्यावी लागली पण त्या आता एकदम ठणठणीत आहे म्हणजे त्यांना कॅन्सर झाला होता का हे सुद्धा म्हणजे आठवायला तर असा उपयोग हा आयुर्वेदाकडे वळल्यानंतर होतो तर मी माझं असं म्हणणं आहे की तू पण आयुर्वेदाकडे वळ आणि एकदम मस्तपैकी छान ठणठणीत